सार्वजानिक वाहतूक वापरा मुलांना गाडीनी शाळेत सोढू नका तर शाळेचा प्राथमिक जाण्यासाठी प्रोत्साहित करा तुमच्या घरातील लोकांना car parking करन्यात सांगा जेणे करून त्याच कारणांनी जाऊ शकतील त्यामुळे इंधनाची प्रदूषण कमी होईल तुमच्या घराभवती झाडे आणि लोकांची योग्य काळजी घ्या गरज नसताना वीज वापरू नका ज्या खोलीत cooler, fan, air condition आवश्यक असेल ति खोली चालवा बाकीची जागा बंद ठेवा तुमच्या bag त कोरडी पाने असल्यास त्यांना जाळू नका परंतु खत तयार करा दर तीन महिन्यांनी तुमच्या कारचे प्रदूषण तपासा फक्त शीशे मुक्त पेट्रोल वापर बाहेरच्या तुलनेत घरामध्ये प्रदूषणाचा प्रभाव कमी असतो त्या मुळे प्रदूषण जास्त असेलतेव्हा घराच्या आत जा उद्योग क्षेत्रातुन रासायनिक कमी करण्या साठी योग्य ते उपकरण त्याचा किव्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा वातावरणात धूर सोडण्याआधी सह प्रक्रिया करून तो शोसुद्धा करणे शक्य असेल तर ते करावे जिथे शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहनाचा वापर करावा असे केल्याने खूबसाऱ्या वाहनातून निघणारा धूर कमी होईल कमी होऊन प्रदूषण सुद्धा कमी होईल व सार्वजनिक कार्यक्रमांना चालणारे हेवी इमारती बांधतांना लागवड किव्हा बाजेसाठी राखीव जात असतांनाही अट घालावी

लोकसंख्या वाढीला आळा घालणे पारंपरिक ऊर्जा स्रोतांना उपाय वाढविणे जण जागृती अभियान राबविणे द्वारे वायू प्रदूषणवर कठोर कायदे तैयार करणे टाकाऊ कचरा न घालता त्याची विल्लेवाट कशी लावले जाईल त्या विचार करावा शेती संबंधी जे औषधे घालण्यात येतात ते न घातला त्या पासून खत तयार करायला पाहिजे तर या सर्व उपायचा वापर करून आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो प्रदूषणी समस्या आपल्याला सोडावी लागेल कारण ती निर्माण आपल्यामुळेच झाले आहे पर्यावरण रक्षण कराची गरज बनले आहे जर आपण ताशे केले नाही त्यांची गंबीर परिणाम भोगण्या साठी आपल्याला तैयार राहावे लागेल वायू प्रदूषण आजच्या जगात वायू प्रदूषण air pollution खरच एक चिंताज अपनं स्वास घेतो श्लोक पाच ते दहा मध्ये आत्म योध्याचे प्रयत्न आणि भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषांचे पुरुषांचे लक्षन वर्णन केले आहे ज्याने मन व इंद्रियांतील शरीर जिंकले आहेत. व स्वतः आपनच आपला मित्र आहे. त्याने हे जिंकले नाही स्वतःच स्वतःचा शत्रु आहे. ज्याने दुखाला समान अमानले त्याला इश्वरा सर्वत्र दिसु लागले ज्याने सर्व इंद्रिय जिंकलेली एक निष्ट असे म्हणतात. सर्व सर्वांविषयी समान बुद्धी ठेवतो तो सर्व श्रेष्ठ होय. अकार भिन्न भिन्न असले तरी चैतन्य हे सर्वत्र समान संपुर्ण विश्व हे भगवंताच्या सत्यवर कर्म असते. श्लोक अकरा ते बत्तीस मध्ये सविस्तर लोकांचा विषय कथन केलेला आहे. पवित्र परम मंगल स्थानावर योग साधना करणारा पुरुष बसतो. त्या पवित्र वातावरनाचा मनावर उत्तम परिनाम होतो. संत ज्ञेनेश्वर महाराजांनी त्या रमनीय स्थानाचे उत्कृष्ट प्रकारे वर्णन केले आहेत. तसेच आसन मुक्त संत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु परंपरा गुरु परंपरा म्हणजे आदिनाथ. आदिनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निववृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा कुंडलीक शक्ती ने स्थापण झाले होते. त्यांना जिव जगत व जगत आत्मा यांचे परिपुर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. अनुभवाने कंडलीने शक्तीच्या

होत असतो. पर ब्रम्हाशी ऐक्य पावलेला योगी पुरुषास सर्व श्रेष्ठ आनंद प्राप्त होत असतो. जिवा शिवाचे मिलन झाले. माह सुखाची दिवाळी येते सर्व भुत. सुख दुखः आपल्या स्वतः प्रमाने सम पाहतो तो कर्मयोगी सर्वात श्रेष्ठ होय. श्लोक तेहतीस ते छत्तीस मध्ये मनो निग्रहाचा विषय मांडलेला आहे. मनाचा निद्रह करनं नाही. परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने मनाचा निग्रह करता येतो. योगाचे सामर्थ्य प्राप्त होते. त्या वेळी मनाची चंचल अवस्था संपुन जाते. श्लोक छत्तीस ते बेसत्तेचाळीस मध्ये योग भ्रष्ट पुरुषाच्या योग प्रसिद्ध पुरुषाच्या विषयी आणि ह्या योगा संबंध मा वर्णन केलेला आहे. योग साधना करणाऱ्याच्या इकलिकी अथवा परलोकी नाश होत नाही. योग साधना अर्धवट राहून देह प्राप्त झाला करमादील योग साधना उपयोगी येते आणि त्याला परम सिद्धी प्राप्त होते. संत ज्ञनेश्वर महाराज उपदेश करतात की मानवांनो तुम्ही अंतःकरणानी योगी झाला तर त्याचे अंतर बाह्य जिवन पुर्ण आनंदी या चार च्या आधी सात श्लोकांमध्ये विज्ञाना सहीत ज्ञानाचा विषेश कथन केलेलं आहे. विज्ञानासह तत्वज्ञान पुर्ण पणे जानले तर जगात पुनर पुनर जन्म आनखी जगा जानायचे नाही शिल्लक राहतात. शिल्लक राहत नाही तिथे बुद्धीचा प्रवेश होत नाही. विचार मागे सरतो तर्काचे आने चालत नाही. त्याला ब्रम्हज्ञान असे म्हणतात. त्याहून दुसरा प्रपंच ते विज्ञान होत आणि प्रपंचालाच खरे मानत नाही हे यज्ञ. हजारो पुरुषांमध्ये एकाचाच मलाल सत्वत्व जानतो. पंच महा भुते आणि मनवृत्ती अहंकार ही माझी आठ प्रकारची प्रकृती आहे. ही सर्व जगताचा उ करता. आणि संकार हरता आहेत. प्रकृती प्राण्याच्या नाम स्वरुपाचा विस्तार करते. त्या प्रमाने दोऱ्याने मनी धारना केलेले असतात. त्या प्रमाने धारन केलेले आहेत. श्लोक श्लोक आठ ते बारा मध्ये सर्व पदार्थांमध्ये कारण रुपाने इश्वरा भरलेला आहे. त्याचा व्यापक रित्या कथन केलेला आहे. चंद्र सुर्यांमध्ये प्रकाशने हा वेदात दिलेला ओमकार अकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषतत्व मी आहे. सर्व सर्व प्राणि मात्रा त्यांचा श्वासवत

उत्पन्न होतात परंतु मी त्याच्या आश्रयाने नाही. विकारी भाव माझ्या पासून निर्मान झाले असते. तरी तो विकार म्हणजे मी नाही. श्लोक तेरा ते एकोनीस मध्ये आसुरी स्वभावाचा पुरुषांच्या निंदा आणि भगवत भक्तांची प्रशंसा केली आहे. तीन गुणांनी हे जगत मोहीत झाले आहे. म्हणून त्या पलिकडे असनारा मला ते जानत नाहीत. लोक अहंकारामुळे मुमते मुळे भ्रांतीची विषयी बांध झाले आहेत. म्हणून माझ्या पसनं उत्पन्न होऊन देखील मध्यरुप होत नाहीत. जे मला अन्यय भावनाने बघतात ते मायांन तिथून तरुन जातात. अथार्ती आत जिज्ञासु आणि ज्ञानी असे विचार प्रकाशी भक्ती माझ्या उपासना करतात. त्यामध्ये सदैव माझ्या ठिकाणी ऐक्य भावनाने स्थित असनारा भक्ती प्रेमाचा ज्ञान पुरुष आती उत्तम होत भक्ताला मी प्रिय असतो. आणि मला प्रिय असतो. ज्ञानी तर माझा आत्मा आहे आनेक जन्मांच्या नंतर सर्व विश्व वासुदेव स्वरुप आहे. असे जाननारा ज्ञानी भक्त मला भगत असतो. श्लोक विस ते तेवीस मध्ये विवीद्ध देवतांचा उपासनाचा विषय सांगितलेला आहे. माणूस विषय वासनेने विवेक शुन्य झाला म्हणजे तो फलदायक व्रते करतो. परंतु सर्व क्षेतितील देवतां मध्ये मीच भरलेला आहे. तर त्यात ज्ञान नसते. देवी देवतांची उपासना शास्वत फळ प्राप्त होते. देवतांचे पुजन करणारे लोक देवांना प्राप्त होतात. आणि माझे भक्त मला प्राप्त होतात. देवतांचे पुजन करणारे लोक हे देवाज्ञ आसतात. लोक श श्लोक चिवीस ते तीस मध्ये भगवंताच्या प्रभावाला आणि स्वतः ला न जाणाऱ्या पुरुषांची निंदा केली आहे. आणि जाणनाऱ्या पुरुषांचा महीमा वर्णन केलेला आहे. आपल्या योग समेची निंदा केली आणि जाणनाऱ्या पुरुषांची महिमेचा वर्णन केलेला आहे. आपल्यातील सुयोग समतेचा मला जानत आहे. काळातील सर्व मी जानतो. पण मला कोणिही परम श्रद्धा द्वदंरुप मोहाने सर्व प्राणिमात्रा बनले आहेत. लोक करमाने राग द्वेशाला नेतात. आनन्य भाव तो पुरुष तो पुरुष ज्याच्या प्रमाने इच्छा आणि देश यांच्यापासून उत्पन्न होतो ती मुठ व अधीक होय त्यांच्या सह तसेच अधीकस सर्वांचे आत्मस्वरुप मला जानतात. देशांत चित्ताने आनंद काळी एक रुप होण्याचा प्रयत्न श्लोक एक ते सहा श्लोकांमध्ये प्रबाहा सहीत ज्ञानाचा विषय वर्णन केलेला आहे. प्रारंभीचे संत ज्ञानेश्वर महाराज म्हनतात तो ते हो माझ्याकडे

ज्ञान व सर्व ज्ञान सर्व विचार

तत्व शास्रा निष्टा लोक खुप फिरत राहतात. सर्व सुखाची विश्रांती स्थान म्हणजे आराम. हृदयामध्ये वृक्ष विस्तारलेला असतो ज्या प्रमाने संपुर्ण विश्व माझ्या एकट्याचा विस्तार आहे. माझ्या सर्व भुतेची वेगळी आहेत. मला भुतांपेक्षा वेगळा माणूस आकाशा मध्ये हा वायु समावलेला असतो. तशी माझ्यामध्ये सर्व भुते समावलेली आहेत. श्लोक सात ते दहा मध्ये जगाचा उत्पत्तीचा विषय कथन आहे.

स्वप्न लय पावते ज्याच प्रमाणे कल्पतांच्या वेळी प्रकृती माझ्यामध्ये लिन होते. विश्वाची उत्पत्ती स्तिती आणि लय शिकरने प्रकृतीच्या संबधाने माझ्याकडे येऊन परमार्थ माझापासून दुर करतात. सर्व कामात मीच व्याप्त आहे. परंतु त्याच बद्दल उदासीन आहे. मी काही करतच नाही आणि करवत ही नाही. अधीष्टा असलेले माझ्या सानिध्याने माया सर्व चराचराला उत्पन्न करते. श्लोक अकरा ते पंधरा मध्ये भगवंताला न मानणाऱ्या असुरी असुरींची निंदा देवी प्रकृती त्या पुरुषांच्या भगवत गिताचा सर्व प्रकार दिलेला आहे.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

त्यांच लहानपण कसं उमटल आहे ते पाहूया हास्य चित्र म्हटल की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्रांची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

त्यांची रेषा ही फडणिसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजुक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा अगदी रांगणार मुल काढल आहे त्याचे हावभाव मनाचे नाही का शिवाय देवाला फुल देणार हा मुलगा त्या रांगणा-या बाळापेक्षा मोठा हास्यचित्रात आणि चित्रात हाच फरक असतो त्यात हुबेहुब काढायचा प्रयत्न असतो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 या अमेरिकन व्यंगचित्राची तशी चित्र पहिल्या चित्रात तो मुलगा पैशाचा गल्ला करतो हा त्याचा पराक्रम हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो ते मग त्याच्या चेह-यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात ते खरे वाटतात तर दुसर चित्र भोकाड पसरणा-या मुलाच याला व्यंग चित्र म्हणता येईल का बरं चित्र पाहताना आधी आपल लक्ष जात ते काळ्या रंगाकडे मुलांच्या

आणि विचार अरे ती सेफ्टी पिन मुलाला टोचत असणार आणि म्हणुन याने भोकाड पसरले आहे तसेच काही आहे पण मुलांच्या रडण्याला काही कारण असते इथे त्याचे हातपाय कशे काढलेत पाहा लहान मुल लहान कशी दिसतात चित्रात त्याच नेमक काय रहस्य आहे हे पाहायच असेल तर चला व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणुस आणि छोटा मुलगा असे दोन्हीही आहेत तशी चित्र पाहायला हे आहेत जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र

आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा तेच हातपाय तेच नाक डोळे पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणुस वाटतो आणि ही मुल लहान मुल वाटत आकाराने लहान मोठे पण आहेत पण त्या शिवाय अधिक काय आहे ती चिंटू ची चित्र मालिका पहा तेथील हा फरक आपल्याला दिसतो शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न तो काही कालांतारानेही आपल्याला ही स्पष्ट कळत नाही मात्र दुस-या चित्रात त्याचा अर्थ समजतो त्या अर्थान उडतांनाचे व्यंग चित्र आहे नाही का आता आणखी एक गमंत पाहू हंगेरियन रेबर व्यंगचित्र चित्र पाहताच आपल्याला वाटते की नाही ही वेगळी चित्रे आहेत एक लहान एक मोठा माणुुस

आणि एकदम मोठा मुलगा वायोलिन वाजवतो आहे लहान मुलांचा मुलांना मोठा वस्तुंचा आकर्षणअसतो आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद कधी खुश होऊन सुक्ष्म असा होत जातो बहुधा फारच आकर्षण कमी होत असत अस या व्यंग चित्रकाराला सांगायचे आहे आता हे हास्य चित्र चित्रकलेवर उमटण्याआधी त्या हास्य चित्रात काय जादु करता येते त्याच उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकीर नाँर्मन थेलवेल यांचे कुणाची कँप याचा शर्ट आणि टाँप जेट आणि लक्षात येत की हा कायम स्काय स्टार्टचा मुलगा आहे त्याच्याकडे सर्वात उपयोगी वस्तु अगदी तयार असतात इथे त्याच्या बुटात अगदी योग्य जागी काहीतरी घुसुन बसलं आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहाना कसा वेडा वाकडा झालेला आहे शिवाय त्याच्या चेहरा आपल्यालाच बिनसुन टाकणार हे हास्य चित्र आता आपल्या लक्षात आल असेल की लहान मुलांच चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या लहान मुलाच्या आकराच्या लहान आकार म्हत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार थोडेप्रमाणात लहान असण गरजेच असत म्हणजे तर लहान बाळाची बोट ती काढली की आपोआप नख लहान होतात ना त्याचा आकार वाढला जातो लहान मुलांची लहान किंवा एका रेषेची असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात ती तुम्हाला सांगायची गरजच नाहीये यापुढे व्यंग चित्र पाहताना आणि काढताना अशा बारिक सारिक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा मिळवू शकाल कविता उजाड उघ़डे माळरानी स्वागत करण्या वसंत ऋतुचे रंग उधळले दिशा दिशांना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिबोंनी जर्द तांबडी कर्णफुलेही घालुन सजली नागफणी लुसनुस पाने अंगोपांगी झुले वड हा ढंग होऊनी दुरंगी चुजरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती कुसुम सारी या जगातली पाहु न त्यांना मनात झुरती

अनेक वस्तुची अनेक आकाराची अनेक कडीची कुलुपे जमवुन त्यांनी एक संग्रालय बनवले आहे हातधुपत्याच्या कपाटापासून तो तहत पैशाच्या

हा बोलना कोमल काय म्हणते

आता इंजिनीरिंग चालूये एक्साम वैगरे संपले आता पॉलिटिक्स चालूये सो बोर होतेयं फार

हो यार खूप बोर होतंय म जुने मित्र आठवतात आणि साध्या काही कॉन्ट्रॅक्ट नाही काय नी तर आज काल इतका सोसिअल मीडिया आलेली तू काही वापरते कि नाही इन्स्टा फेसबुक

व्हाट्सअप वर ये स्नॅपचॅट वर ये इंस्टाग्राम वर तर खूप दिवसान पासून ये दोन हजार सत्रा पासून ये माझं अकाउंट इंस्टाग्राम वर अरे इंस्टाग्राम तर खूप लोक वापरतात ना आता खूप जास्त लोकं फेमस ये साध्या न जरा डिमांड मध्ये ये हो हो लोकांना येडं लागलेलं बाबा त्याच खूप येडं लागलेलं किती म्हणजे अरे मी तर आता आताच चालू केलेलं मी इतकं नाही वापरत ते उग विडिओ तिथं पोर मस्त मस्त कॉमेडी विडिओ बनवतात टाकतात ना अरे हो आधी ना मी इंस्टाग्राम मध्ये ना दोन हजार सत्रा मध्ये ना ऑनलाईन गेलेली अकाउंट केलेलं मग तेव्हा विडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओस असायचे लाईक दहा सेकंदाचे पंधरा सेकंदाचे असे आपण अपलोड करू शकत होतो तेव्हा रील वैगरे न होते अव्हेलेबल असे काही साऊंड वैगैरा पण नहोते अव्हेलेबल ऑपशन्स असं पण आता येत न जे अँपडतें आले येत ना त्याच्या मध्ये अँपडतें करू शकतोय विडिओ टिक टोक सारखं बनत चालंय आता इंस्टाग्राम हो हो ते टिक टोक आणि याच्या मध्ये काही चं म्हणजे पहिले इंस्टाग्राम म्हणजे ते फक्त ते फोटो वैगरे मस्त मस्त काढून टाकायचे लोक पण ते जस टिक टोक वैगरे च असं आलं त मग ते इंस्टाग्राम मागे पडू नाही म्हणून त्यांनी पण काय केलं कि रील्स नावाचा प्रकार त्याच्यात दिला टाकून आणि आता लोकांना इतकं येडं लागलंय त्या रील्स च कि बस विचारायचं काम नाही लोक म्हणजे आता फोटो व्हिडिओस कमी बॅट ते रील्स जास्त अपलोड करतात

कारण कि कस आहे आज कल नाही का ते फॉलोवर ते त वाढतात न खूप सारे रिल्स थ्रू लोकांना व्हिडिओ आवडतात म्हणून ते फॉलो करतात लोकांना हम्म आणि काही काही लोक तर असे आहेत कि बाप ते किती तरी पैसे कमवतात तिथे म्हणजे हो तेच तर म्हणजे लोकं इथं कंपनी मधी काम करून जेवढे नाही कमवत ते म्हणजे वर्ष वर्ष भर काम करून कमवत असतील

हम्म तेच तर एक मार्केटिंग चा जरियाचं झालाय तो म्हणजे कस एखाद्या प्रॉडक्ट्स च जर समजा हे करायचं असेल कि सर्वान परेंत त्याच नाव हं लोकांना कडलं पाहिजे म्हणून जर पाहिजे असेल त ते काय करता बघता एखादा इंस्टाग्राम वरचा ज्याचे खूप सारे फॉलोवर असतील ज्याचे व्हिडिओ खूप जण बुतात त मग त्यांना ते पैसे देतात आणि सांगतात कि बाबा असा प्रॉडक्ट आहे आमचा ह्या प्रॉडक्ट्स बद्दल लोकांना सांग हो मार्केटिंग पब्लिक

एक तर हे इंस्टाग्राम असं आहे कि त्याच्यात म्हणजे काही पैसे वैगरे द्यायची पण गरज नाही कोणाला काय नाही सर्व फ्री ऑफ कॉस्ट होतंय आणि कॅलाऊड वैगरे म्हणजे स्टोरी वैगरे जे आहे नेट वरती त्याचे पण म्हणजे असं काही पैसे पे करावे नाही लागत सर्व जण वापरतात त्याला तेच छान आहे ते एंटरटेनमेंट साठी वैगरा आणि पैसे कामविण्या साठी पण खूप छान साधन आहे आपण त्याच्या वर तुला माहिती ये तू आता नवीन आलाय ना तर तुला माहिती नसेल त्याच्या बद्दल राईट हम्म एवढं नाही माहिती तिथेऑपशन असतात लाईक स्टोरी टाकू शकतात तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये डेली लाईफ मध्ये म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात जे पण काही होत ते तुम्हीस्टोरी वर अपलोड करू शकतात फोटो काढून स्वतः चे फोटो टाकू शकतोय आपण मॅसेज चे फोटो टाकू शकतो

हा एक्साक्टली तसंच आपलं तू गाणे पण लावू शकतोय अ छान स्पीकर असतात फॅनी किंवा छान असे सिंगर ते पण लावून तू अट्रॅक्टीव्ह बनवू शकतो ती स्टोरी जे स्टोरी च जे किचन असत छान असत हो हो मस्त आहे मग तर काही टेन्शन च नाही हो ना म्हणजे या आपण काय करतो काय नाही किंवा मग समजा तर इकडं मस्त टाकायचं म्हणजे आपलं सर्व जे ओळखीचे आहेत त्यांना सर्वान परेंत मेसेज पोहोचून जातो हाई कि नी हो तेच ना माझे तर आता चारशे च्या वरती फॉलोवर्स आहेत बघ तुझे किती फॉलोवर्स ये त माझे शंबर एकच आहेत मी जास्त काही युस नाही करत ना

हम्म पण मग ते मस्त आहे कारण कि समजा बॉ असा काही कार्यक्रम असला तर आपलं सर्वां परेंत सांगायचं आपल्या लक्षात नाही राहत पण जर आपण तिथे टाकलं तर म्हणजे सर्वान परेंत कडून जात कारण कि ते सर्व बघतच असतात जस व्हाट्सअप चे स्टेटस सर्वाना पेर्सोनाली प्रत्येक गोष्ट सांगणं पॉसिबल नसते न पण तिथे सोसिअल मीडिया वर स्टोरी किंवा पोस्ट टाकली तर कळून जाते सगळे बघतात ते हो तेच तर आज काल ते सगळे म्हणजे सर्व जण तेच वापरतात म्हणजे बघ ते आता मागं एका मित्राचं लगणं होत त्यांनी जास्त म्हणजे पत्रिका तर थोड्याच वाटल्या

तर मग आपण जायला पाहिजे हं कस भेटणं पण होऊन जाईल असं म्हणून मग लोक येतात भेटायला तेच त्याचंच एक फायदा कि छान आहे हा फायदा कि आपण कमी वेळेत जास्त लोकांन परेंत पोहोचू शकतोय हो तेच तर म्हणजे कस होत कि काही काही समजा आता लग्नाचा जसा कार्यक्रम झाला त त्याच्यात जितके जास्त लोक येतात तितकं आपलं म्हणजे कळत कि बाबा हे यांचं चांगलं नेटवर्क आहे चांगली ओळख आहे खूप सारे लोक ओळखतात याना हाय कि नाही हो म्हणजे कस जर समजा कोणाचे कॉन्टॅक्ट राहत नाही आपल्या कळे काही नाही राहत त मग इतकं म्हणजे ओळखीचे राहतात पण मग मोबाईल नंबर नसल्या मुळे आपण त्यांना कॉन्टॅक्ट नाही करू शकत

हो तस ते पहिलेच जमाना गेला आता पहिले राहायच्या मस्त सर्व मोबाईल वर सर्व डायऱ्या घेऊन बसायचे सगळे नंबर डायऱ्या मधी लिहून ठेवायचे ते हो नंतर ज्याला काही ज्याला नंबर कॉल लावायचा त्याला बघायचं हो अरे हा नंबर आहे याचा लावा याला कॉल सांगा काय

अन त्याच्या पहिले मोबाइलला च्या पहिले तर सर्व पत्रिकाच पत्रिकाच घिऊन फिरायचे बाबा ते खूप अवघड होत तसं म्हणजे खूप जास्त टाईम लागून जायचा एक मॅसेज

तेच तर फक्त एक मेसेज सांगाय साठी इतका टाइम जायचा कि खूप म्हणजे या बाबा पत्रिका द्यायची डबल त्यांना सांगयचं लग्न इथे आहे असं आहे पण आज काल सोसिअल मीडिया त्याच्यामुळे असं झालंय कि टेन्शन च नाही बघ म्हणजे ते व्हाट्सअप वरती बी समजा जर शेअर केलं तर अक्चुअल कुठंय ते कळून जाते त्याच्या मूळ काही टेन्शन चं नाही आणि आपल्या कळ सगळ्याचे नंबर्स नसले फ्रेंड्स चे तरी पण आपण इंस्टाग्राम वरती नाव जरी सर्च केलं तर कोणी पण आपल्याला इसय ली भेटून जात आणि अजून मग बोलू शकतो बोलणं स्टार्ट करू शकतोय कोणा सोबतही तुला नवीन फ्रेइन्ड जरी बनवायचंय तरी पण तू तसं पण करू शकतोय कि हा हाय हॅलो मग ते तिकडून तुला रिप्लाय करतील तिथंच आपलं बोलणं वैगरे स्टार्ट होऊन जात जर तुझं एखादी फ्रेंड ये किंवा फ्रेंड ये कोणी तरी लहानपणा पासून सोबत होतो आता कॉन्टॅक्ट मधेच नाही आहे त्यात नंबर नाही आहे इन्स्टा वर त्याला इसिली शोधू शकतोय कारण कि आज काल सगळेच लोक इन्स्टा वर आहे अपडेट

तसं इंस्टाग्राम वरती आपलं विराट कोहली पण असेल हे ना त्यांचे खूप फॉलोवर्स आहे बहुतेक हो त्यांचे मिलिअन्स मध्ये फॉलोवर्स येत खूप जास्त

करोडो लोकं फॉलो करतात त्यांना म आपला ऐशिया म्हणजे आपला अ इंडिया मधनं सर्वात जास्त त्यांचेच फॉलोवर आहे इंस्टाग्राम वर

हम्म बाकी म्हणजे नंतर दुसरे बी फ्लिम स्टार असतील पण सर्वात जास्त जे आहे ते आपले विराट कोहलीच ये हो विराट कोहोली टॉप वर ये स्पोट्स लव्हर खूप राहतात तसं ते क्रिस्टियानो रोनाल्डो त्यांचे तर सर्वात जास्त फॉलोवर्स आहे

रोनाल्डो चे